हा एक मंगल कार्यालयच चित्र दिसत आहे. मंगल कार्यालयामध्ये मंडप अ टाकलेल दिसत आहे. बाजूला एक घरच्या आकाराच आयताकृती अ उत्तर--

हे एका हॉस्पिटल चा फोटो आहे ज्याच्या वर तीन बेड दिसत आहे एक काऊंटर दिसत आहे काऊंटर वर खुडची दिसत आहे.

हे एक क्लच अँड गिअर टू व्हीलर डेस्टिनेशन म्हणून एक शॉप आहे.

हे एका बिल्डिंगचा फोटो दिसत आहे ज्याच्या मध्ये कार्पोरेट ब्रांच गोळीबार मैदान पुणे असे लिहलेले आहे आकाश लिहिलेले आहे.